त्यांना सांगून मग PCM घेतलं आणि bio च्या बदल्यात economics घेतलं नंतर.

हम्म आमच्या college मध्ये कसं होतं. जर बारावीवरनं निवडलं तुला direct म्हणजे अकरावीवरनं रे, sorry दहावीच्यानंतर अकरावी नतर, अकरावी वरनं अकरावीला admission घेताना तीन options आहेत. तीन कसे? चार options असायचे. हम्म एक असते PCM. Plus electronics. हां हां हां electronics असते. हां बरोबर. तेच की मराठी geography येतील ना.

मराठी geography ते नसते ना?

Hello काय झालं रे? आवाज येई ना का काय? माझा यायलाय का आवाज?

Hello

हा तू call करत होतीस का? मला मावशी.

okay okay अग मी तुला हे विचारत होते. ते उद्या आपल्याला मामाकडे जायचं आहे ना तर तू येणार आहेस ना सोबत. अं नाही actually माझं best friend च एका हे आहे function आहे तिथे जायचं आहे मला. अच्छा best friend का तुझी काय अह म्हणजे कधी पासून तर लहान हा माझी लहानपणापासून ची शाळे पासून ची माझी ती खूप जवळची मैत्रीण आहे खूप चांगली मैत्रीण आहे. तिचं नाव हर्षदा आहे. आम्ही शाळेत एकत्रच होतो दोघीजणी. हो का अच्छा OK म्हणजे आम्ही एकत्र शिकलो वगैरे सगळ सगळ एकत्रच आता पण आम्ही एकत्रच असतो. अच्छा ok तू बोललीस तर माझ्या मला पण माझ्या best friend ची आठवण झाली ग आता आणि शाळेमध्ये होतो आम्ही माझं तिचं नाव माधवी आणि माझ्या ना दोन best friend होत्या एक तर शाळेमधली एक best friend माधवी आणि दुसरी माझ्या society तली म्हणजे मी जिथे राहायचे तिथे एक नंदिनी नावाची मैत्रीण होती म्हणजे आणि अह

खूप ती प्रेमळ आहे खूपच म्हणजे काही असेल अगदी कठीण प्रसंग कोणतंही असु दे तरी पहिल्या फटक्याती सोबत बरोबर असते म्हणजे प्रत्येक गोष्टीत साथ देणारी पहिल्यापासून ती शाळेमध्ये पण खूप हुशार हुशार आहे ती अभ्यासामध्येही इतरत्र कोणत्याही activity मध्ये ती खूप हुशार आहे तिच आई-वडील तिची आई गृहिणी आहे आणि तिचे papajob करतात. तिला एक मोठा भाऊ आहे आणि एक मोठी बहिण असं त्यांचं कुटुंब आहे पण खरंच ती सगळी माणसं खूपच छान आहे एकदम मनमिळावू माणस आहेत तिच्या घरात. हम्म ok माझी जी मैत्रीण आहे आहे ना म्हणजे अजून अजून ही आहे ती माझ्या contact मध्ये लग्न झालं मुलं झाली तरी पण contact मध्ये आहे तिचं न तिच्या घरी खूप का कस होत न त्यांची family त्यान्ची family फार मोठी होती.

त्यामुळे तिच्या घरामध्ये कधी गेलो ना आम्हाला कशी खाण्यापिण्या ची कमतरता नसायची कारण का सगळीकडनं तिच्या घरामध्ये खाण्यापिण असायचं म्हणजे आणि तिची लहान बहिण होती मोठ्या भाऊ होता.

तिची आई पण आम्हाला आम्ही कितीही मैत्रिणी गेलो ना तरीपण आम्ही दुपारचं थांबायचं तिथे मस्ती करायचो अभ्यास पण करायचो त्यांची एक छोटी खोली होती तिथे अगदी लहान होती खोली पण त्या खोली मध्ये आम्ही बसून जवळ जवळ तिघीजणी एका वेळेला अभ्यास करायचं आमची आणखीन एक मैत्रीण होती प्रतिमा ती नंतर लवकर शाळा सोडून गेली म्हणून मला नंतर तिचं जास्त माहिती नाही कुठे गेली. पण मी प्रतिमा आणि माधवी आम्ही त्यावेळेला असा अभ्यास करत बसायचो त्यांच्या घरामध्ये आणि सगळ्या गमती जमती जमती सगळं चालू असायचा आमचं. हो तेव्हा तर खूपच एकदम मज्जा यायची एकदम काहीही असो.

हो अजून ए अजून पण एक आहे माझी मैत्रीण वृषाली नावाची आहे. ती पण खूप छान आहे ती ती माझ्या दुसऱ्या. आम्ही होतो एकाच शाळेमध्ये पण ती मी आम्ही A division मध्ये होतो दोघे आणि ती होती ती C division मध्ये

ती पण खूप छान आहे ती पण मनमिळाऊ आहे काही सांगितलं किंवा काही हवं असेल तर लगेच करणारी आहे असं म्हणजे अभ्यासात पण आम्ही अह तीघी पण एकत्र असायचो म्हणजे तुझ्या वर्गात काय शिकवले मला सांग. परीक्षेचे importance सगळं च even सगळच ती आम्हाला असं सांगायची एकत्र अभ्यास करायचं म्हणजे तिला काय नाही समजलं तर ती मला सांगायची किंवा मला नाही समज तर मी तिला सांगायची असं.

म्हणजे कधी वाढदिवस पण आला तरी तिने मला सुंदर सुंदर भेटवस्तू दिलेत मी तिच्या वाढदिवसाला दिल्यात असं खूप छान छान आम्ही सगळ celebrate केलेलं आहे एकत्र.

आणि संध्याकाळी आम्ही घरी आली ना आधी मग ते सगळं कशात तरी packing करायची ती आणि मग आम्ही building च्या पाठीमागे जाऊन आम्ही ते खायचो इतकी मजा यायची ना. ती एक वेळ म मज्जा काय वेगळीच आहे त्याची

आणि त्याच्याने मग त्रास पण व्हायचा तसा पण ते खाण्याची गंमत असते ना

म्हणजे आतून आणि मनाला चांगला वाटायचं ते हाऊस खूप पूर्ण व्हायची ती. हो आणि चौक चौक म्हणजे आम्ही धमाल केली आणि आमच्या सोसायटीमध्ये ना एक छोटा म्हणजे माझ्या height चा एवढा म्हणजे एक पाच अं त्यावेळेला मी होते अशी छोटी चार फूट वगैरे असेल ना

तेवढा तो अह तेवढी ती दराड होती तर ती दरड तिथे कशी काय राहिली अह ते काय माहित नाही म्हणजे आमच्या builder ने पण ते हटवलं नव्हतं ते तसच होतं तर त्या त्याला आम्ही डोंगर म्हणायचं त्या डोंगरावर ती जाऊन आम्ही दोघी झणी बसायचो. आणि अह इकडे मग आई हाक मारायची असेल तर आईला बरोबर माहिती असायचं ती डोंगरावर असेल आता मग आई बरोबर खिडकीतून हाक मारायची तिथे मी असायचे आणि तिथे कुणाबरोबर असणार तर नंदिनी बरोबर असणार. अशी शी आम्ही दोघीजणी अह तिथे बसलेलो असायचो आणि ती खूप म्हणजे अह अशी होती ना तिची जरा म्हणजे परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तर त्यामुळे ना तिला काही लागलं.

किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये ते अप्रतिम होतं आणि मी ते कधीही विसरू शकणार नाही अशे असं ते होतं बालपण अशी ती माझी मैत्रीण होती. आम्ही पण तसेच असायचो शाळेमध्ये कसं मधल्या सुट्टीत वगैरे अस grou मैदानात वगैरे आम्ही सगळे एकत्र खेळायला जायचं ती मज्जा खूप छान होती

तर आमच्या तिघींमध्ये चांगली गट्टी होती सुरुवातीला कारण नंतर प्रतिमा गेली आणि नंतर मग मी आणि माधवी च फक्त राहिलो पण आम्ही तिघीजणी असायचं कुठे ही एक जण, एक जण कोणाला दिसली ना तर विचारायचं अरे, दुसरी कुठे? तिसरी कुठे? अस विचारायच जर माधवी दिसली तर माधवी ला विचारायचं अरे अह विनिता कुठ आहे? आरणि अह प्रतिमा कुठ आहे? असं विचारायचे. आम्ही तिघी जणी खूप हे असायचो व्हायचं काय ना प्रतिमाच्या घरी गणपती असायचा त्यामुळे आम्ही अह तिच्या घरी जाऊन आम्ही एवढी धुडघूस घालायचो की गणपतीमध्ये खूप म्हणजे अह मजा करायचोआम्ही. आणि माधवीच्या ना गावाला गणपती यायचा तर त्यामुळे तिच्या गावाला आम्हाला जाणं जमलं नाही पण तिच्या गावाला दीड दिवसाचा गणपती असायचा तर ती मुंबईला आली की मग आम्ही प्रतिमा च्या घरी जायचं असा तो सगळं आमचा planning दरवर्षीचा ठरलेला असायचा. मग एक वर्षी ना आम्ही माधवीच्या गावी गेलो म्हणजे प्रतिमा, प्रतिमा ने मुदामुन घरी सांगून ठेवलं होतं मला माधवीच्या गावी जायचंय आणि मग माधवीच्या गावी पण आम्ही तशीच मजा केली.

त्यांच त्यांच गाव खरंतर डहाणू आहे तर डहाणूला समुद्राच्या किनारीच त्यांचं गाव होतं त्यामुळे मग आम्ही सकाळी लवकर उठून अह सूर्यो सूर्योदय बघायला जायचं आणि संध्याकाळी उंडत तिकडेच असायचं सूर्यास्त हे आम्हाला दिसायचा. तर अह ती आहे ती माझी best friend एवढ्यासाठी म्हणेन मी कारण तिने माझ्या अभ्यासामध्ये आणि अह ज्यावेळेला माझी आई आजारी होती ना त्यावेळेला तिने माझी खूप मदत केली. तर तिने ती घरी यायची आणि अह काही वेळेला तिने अह मला वाटतं डब्बभर पोळ्या घेऊन आली होती आणि मग आम्ही घरातच अंड्याच वगैरे अस बनवलं होतं काहीतरी आणि तिने त्या पोळ्यांबरोबर आम्ही ते खाल्लं होतं तर अह त त्यासाठी ती खूप म्हणजे मदत करणारी अशी होती आणि अह असच प्रतिमा पण तशीच होती माझी मैत्री. नंतर न college मध्ये असताना माझी एक नीता म्हणून मैत्रीण झाली ती पण खूप छान होती तिच्या कधी असं घरी जाणं वगैरे झालं नाही पण अह ती पण चांगली होती पण नंतर तिचं लग्न झालं फार लग्न लवकर झालं तिचं आणि मग ती गेली.

अशा माझ्या मैत्रिणी होत्या. अह कोणी मुलगा आहे का तुझा best friend? .

अभ्यासामध्ये सगळ्यांमध्ये तो हुशार होता तो त्याच्या papa चं एक अह सोन्याचं दुकान आहे gold shop आहे त्याचं हा तो म्हणजे अगदी काही म्हणा अभ्यासामध्ये काय समजलं नाही किंवा काही अशा मध्ये गोष्टींमध्ये काय नाही समजलं सगळं समजावून सांगायचा किंवा कधी मी जर शाळेत नाही गेली तर तो सांगायचं बाबा ह हे हे शिकवले आज आणि शाळेच्या जेव्हा सहली जायच्या.

आ आमची तेव्हा सहल रायगडा वर केली होती खूप म्हणजे धमाल मजा केली तेव्हा. ok ok माझा ना जो मित्र होता तो खरंतर माझ्या मैत्रिणीचा भाऊ. कारण तोही आमच्या सोसायटीतला म्हणजे नंदिनी नंतर दुसरीकडे राहायला गेली ना त्यानंतर मग माझी एका पंजाबी मुलीशी मैत्री झाली आमच्या society तल्या तिच ना नाव सतपाल कर सतपाल म्हणजे आम्ही तिला पाली म्हणायचो तर ती अजूनही माझ्या contact मध्ये आहे.

आणि अह त्या म्हणजे same year मधले आम्ही दोघही त्यामुळे ना बारावीला असताना आम्ही दोघांनी एकत्र अभ्यास केला आणि आमचा जो ग्रुप मला होता ना सगळा त्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं जण सम वयस होतो बाकी सगळे कसे लहान होते कोणी कोणी मोठे होते तर आम्ही दोघे जण असायचो त्यामुळे अभ्यासा मधली देवाण-घेवाण तो खूप चांगल्या प्रकारे करायचा कारण तो कसा पंजाबी असल्या मुळे तो english medium ला होता. आणि मी मराठी medium मधून झालेलं होत शिक्षण अह पण college मध्ये गेला नंतर की मला english भारी पाडायचं ना कारण सगळंच मग अं म्हणजे अं शब्द सगळे विषय english मध्ये असायचे मग तेव्हा मला थोडंसं. भारी गेलं तर त्यावेळी त्यांनी मला खूप मदत केली होती अभ्यासामध्ये आणि तो अजूनही खूप चांगला मित्र आहे तो आता अह म्हणजे अह US ला असतो अधन मधन आणि अह खूप छान म्हणजे तो अजूनही चांगला मित्र आहे माझा आणि अं आणि अं बाकी ही माधवी तर असतेच contact मध्ये बाकी त्याच्यानंतर बरेच मित्र-मैत्रिणी झाले पण हे जे असतात ना आपले बालपणीचे जे मित्र असतात ह ते आहे हो त त्यांची काय वेगळी च हे असते म तू तुझ्या मैत्रिणीला आता काय function आहे तिचं तर तू तिला gift वगैरे घेतलयस की नाही. हो तिला मी घेतलाय gift अह gift घेतलय तिला मी तेच मला खूप विचार होता काय घेऊ काय घेऊ शेवटी. मी तिला छानसा आता एक dress घेतलाय विचार करत होती खूप पण काय आठवलं नाही पण नंतर चांगला हा हा बरोबर माझी मैत्रीण होती ना अं नंदिनी तिला न earring ची फार आवड होती हा earring ला खूप आवडायचे त्यामुळे तिला gift घेताना ना मला असा कधी विचार नाही करावा लागायचा

तिला कमीत कमी तीन तरी लागायचे कारण कसेही शंभर रुपयांमध्ये तीन वगैरे त्या वेळेला अगदी easily येत होते त्यामुळे ते मग मला अगदी सोप पडायचं तिच्या वाढदिवसाला म्हणा किंवा काय तर अह तिला ते खूप आवडायचे तिच्याकडे होते पण भरपूर आणि विशेष सांगू का तुला त्यात जे मी gift दिलेले आहेत ना तेच मी घालायला सुद्धा घ्यायची स्वतः म्हणजे आमच्या मध्ये exchange खूप व्हायचं प्रत्येक गोष्टीच exchange व्हायचं

तीकडची ती होती तिकडचे मराठी लोक आहेत ना त्यातली ती होती त्यामुळे ना त्यांच्याकडे जेवण बनायचं ना ते एकदम वेगळं होतं ते मला खूप आवडायचं

हा त त्यामुळे ती त्यांच्याकडे जेवण म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणी असायची खूप छान वाटायचं मला. माझ्या पण मैत्री बोलवता म्हणजे आता ही बोलतात ये ये function ला तेव्हा गणपती असं कोणताही जर function असेल ना तर ती मला बोलवते मग तिची आई पण खूप छान जेवण बनवते. म्हणजे प्रत्येकाच्या हाताची चव पण एक वेगळी असते आणि ते वेगळेच एक अनुवायला taste करायला मिळते.

तिने मध्यंतरी पण मागे गणपती पण तिच्या पण घरी येतो तर तिने मला बोलवलेलं होतं तेव्हा पण मी गेले होते पण छान होतं म्हणजे अस गाणी वगैरे अस गप्पा गोष्टी सगळ रात्री एकदम बसून निवांत आरती वगैरे सर्व ते खूप छान मजा म्हणजे खूप छान वाटलेलं म्हणजे आम्ही तिघी चौघी सगळ्या होतो खूप मैत्रिणी. हम्म ok बघ तू एक सांगितलं function चं आणि मला त्याच्यावरून किती आठवणी आल्या. तुझा पण best friend च च्या माझ्या हि best friend हो कि नाय

हो तेच ना ठीक आहे मग उदय मामाकडे मीच जाईन एकटी आणि अह मग तुला मी सांगेन मामाकडे काय झालं ते ठीक आहे मी फोन करेन तुला

हा हो हो ok bye

आता college ला येऊन येवड धावपडीच जीवन चालाय ना तो number बदलाच वाटे ना तुझा हा number नवता माझा कडे हो अग यार. खरच माफ कर मला मी द्यायला विसरली टो number number change केला होत मी नंतर मग कोणालाच दिल नाही आपल्या शाडेतल्या स्ग्द्याना कोणाकडेच नसेल तुला कुटून भेटला हा number अग आपली commen friends होती न हर्शा तिनी दिला अचा अचा हो खूप आठवण येतो ग त्या दिवसांची तेच न आपण किती मस्ती करायचं ग हो ना ग आनी बघ तो आपला पाचीवीच वर्ग होता आठवतो का तुला. आठवतो ना त्याचा खिडकीतून आपण कसे निघून दुकानावर काही तरी खायला जायच तेच न लपून चापून कोणाला न दिसता हो ना. आनी अग तुला आठवत का ते सर होते बघ ते एक बाबुल सर होते बघ हो हो त्ते आपल्याला गणितच विषय शिकवायचे त्याची entry काय भारी असायचं न यार. की मन्टल त्यांची entry काय भारी असायची न वर्गात हो एकदम मस्त.

काय मानली काय काय कोल कंटाळा वाटेन हा तेतर आहेच परंतु आता जेवा college ला येऊन गेलो न आपण तेवा मंझे एवडे ते assessment complete करा हे करा internal द्या लगे external द्या practical exam द्या बापरे खूप जास्त आहे ग लोड. हु आपल्याला पाहिलं कस वाटायचं न शाळा झाली कि सुटलो बापा एक आपण आता college जाऊ सर्व चान होईल पण सर्व उलट झाल ग हो ना यार. सर्वांचा contact तुटत गेला हो आन्ही आता TY ला आहे first year ला असताना थोडे फार होते contact मध्ये SY ला मग गेलेच आणि नंतर मग नंतर number

आता कुट घरच जेवण भेट ग बापरे खुपदाच तर वंदे होत आहे ग जेवणाचे ते तर तुला आठवत का आपल्यांना मंझे. अ माझी आई तेवा हिरवी भाजी देत असायची तेव्हा मी तुझा इटला sandwich खात असायची.

आठवत न अ आनि आता तुला माहित आहे का इकडे येऊन नुस्ता हिरव्या पळ्या भाज्या खायला भेटय mess ला आग. आता तर तुझा दबा पण नाही आहे कि मी तुझा डब्यातून sandwich खाऊ मला हि खाय ला तुझ दबा नाही आहे आत नाहीतर काकू छान छान काही काही करून द्यायची माझा साठी हो न यार.

हो ना आता टाइमच नाही भेटत ग खेडायला हो ना त्याचमुडे तर तुला तेच सांगितल न college ला आलो न आपण कि मग ते अ मन्झे तसेच school मध्ये राहण्यात. तेव्हा आपल्यांना किती जास्त वाटायचं दोन धडे तीन धडे किती जास्त मोठे वाटायचा आपल्यांना आनी आपले पुसतक तेच तर आता सर्व ओझ ओझ झाल्या सारख वाटे लगेच. होण लगेच practical लगेच lab वर काय काय करणा हो न यार मंझे आपल्यान कडे ती वेड असतेन तेव्हा त्याची किमत कढत नाही ना तेच ना. प्रतेक सोबत भरत ग आपणच कुठ हो ते तर आहेच तुला आठवत का बघ आपण परी पाठाला उभे असायचो साकड साकडी तेवा प्रार्थना सुरु असताना येणा. दोडे उघडून कोनाला तरी मारून परत लगेच दोडे मिटून घायचो काय भारी माझा यायची ना आठवते ना आन्ही त्यात आपण त्यात तीन तर expert होतो.

हो ना खूप माझा होती यार तेवा काढायचं नाही फक्त अस वाटायचं पुस्तक फेकून देऊ फक्त खेडा फक्त खेडा. आन्ही सर्व सिक्सक पण आपले suport करायचं न ग आता तसे आता सिक्सक समोरून गेले तरी ओद्क्त नाही हो न यार नाव सुधा नावसुद्धा माहित नाही त्यांना आपले. तेच तर हाच तर फरक राहतो न आधी सर्व personally लक्स्न द्यायचे आता कोणी नाही देत. हो ना खूप चान दिवस होते ग ते शाडेतले मस्त एकत्र तेच सिक्सक पण आपल्यांना द्यायचे सिक्सा द्यायचे पण आपल्या चांगल्या साठी द्यायचे तेतून आपण पण मागून कासयाला राग्वाय्चो. आठवण येतेच hello. हो ना.

ह ती आत खूप जास्त बदली ग पण हो का हो आता तुला माहिती न कसे पोर आहे आताचे हो ते तर आहे मंझे. दोन वर्षा पशून तीत मी गेलेच नही त्यामुळे काही माहिती नही आह आता मंझे ना अं discipline मंझे ते आपल्या मध्ये जे होते discipline ते आता दिसत नही तिते आता कोणी ऐकत नाही ना ग कोणाच रात्री पण हो न आन्ही आपण होतो आपण खोड्या करायचो मस्त्य करायचो परंतु आम्ही सिक्सक नाहि तेवडा out. input द्यायचं न आपल एक्झाम मध्ये तेच ना आन्ही हजर असायचं. कुणी सिक्सा दिली तरी त्यांना उलट लागत. जेव्हा तेपण जेव्हा तेपण college life मध्ये जतीन तेव्हा त्यना शाडेची किमत कळेल हो तेच तर जस आता अप्ण्याला कळते. बरोबर आहे तुझा हो ना अग माझा plan काय होता एक ना. अं आपण एक ठरवूया आता जसा मझा नंबर तुला जसा भेटला तुझ्या contact मध्ये खूप झान असतील ना असतील आपल्या शाळेचे हो आहेत ना ह तर मग आपण एक काम करूय whatsapp ला एक group बनवू आपण त्याच्य्वर्ती महिटी टाकू म्हणजे सूचना देवू हि क्या ह्या ह्या दिवशी जर सगळे free असतील ना आपण आपल्या श्य्लेतल्या शिक्षकांना surprise देवू आपण हो चान विचार आहे हा हो आनी म्हणजे कस जुन्या आठवणी बनतील आनी त्याच जागेवर्ती जावू तिथे त्याच सिसिक्ष्कांच्या हाताखाली म्हणजे त्याच्या हाताखाली मोठे झालेलो आहो आपण त्यांना त्याच्या म्हातारपणी भेटायला जावू किती चान वाटेल ते आपल्याल सुट्या लागतील ना आपण तेव्हा जावू कोर काय plan त्याच्या हो हो नक्कीच आनी आता काय सुट्या आहेत सगळ्यांची परीक्षा पण झाली आहे त्या नक्कीच free राहतील आपण आधीच सांगून देवू म्हणजे टू group बनव आपला हो चालेल मी आजच बनवते

आपल्याला जायेचे आहे मग जे कोणी free असतील सगळे म्हणजे कोण कोण कडी free असतील ते सांगतील ते मग तास ठरवू आपण एक दिवस हो ग चाल बाई

आता जर आली आता पण तस करू हो करू ना तिलाही करते join हो तिलाही कर आनी वैभव होता राहुल होता वैष्णवी होती वृषाली सगळेच अथ्व्तेत खूप आठवण येते सगळ्यांची किती आतुरता ग करते मी हो हो नक्कीच टू कर आणि आज खरच खूप चान वाटल यार तुझ्याशी बोलून किती वर्षापसून अस वाटते कि म्हणजे कोण आपल्य्सोब्त बोलताय म्हणून

आता कस यार कोणी कोनशी बोलत नाही college मध्ये गेलोय ना सगळे आपल्या कामाशी पाहतीत हो नाय आपण एकदा भेटू ना तर आपण तसच वातावरण निमरण करू आपल्या शाळेमध्ये म्हणजे सगळ्यांना आपले जुने दिवस आठवतील आनी ह्या भाग दौड च्या जिंदगी मध्ये ते क्षण क्षण क्षणापुरते का का ना खुस होतील हॉकी नाही हु आनी आपण नक्कीच ठरवूया आणि आपण ना teacher साठी आहे ना special gift देवू देवू आपण हो चालेल ना ठरवू त्या बद्दल काही

चळेल म्हणजे टू पटकन group बनव whatsapp ला

आनी हो चालेल आपण ठरवूया आनी नक्कीच तिथ भेटूया तिथ आपल्या श्य्लेत परत तेच दिवस बघूया

हो हो चालेल बाय हो हो